मुलगी डान्स करत आहे आणि हि डान्स परफॉर्मर परफॉर्मन्स करत आहे स्टेज वरती आणि मुलीने--

अह यल्लो अह सॉरी ब्ल्यु कलर ची जॅकेट व अह व्हाइट कलर चा आतला टी-शर्ट आणि ब्ल्यु कलर ची पॅंट गॉगल घात-घालताना --

हि एक पहाडच पहाडाच्या वरती एक मंदिर सारखी जागा आहे आणि आ इथून--

ही एक सोसायटी चा गार्डन आहे आणि अह इथे नारळ्याचे झाड आणि मोठे झाड हिरवे झाड लावलेले आहे आणि ही हिरवा गार्डन आहे आणि --

इथे मुलांना खेळायची आणि लोकांना बसायची सुविधा आहे.

ही एक लहान मुलाचा खेळायचा बगीचा आहे आणि इथे मुले खेळायला येतात आणि ही --

ही एक गोल आकार ची मोठी इमरत दिसतिये आणि ह्या इमारतीच्या वर विभागीय आयुक्त कार्यालय अस लीहलेला आहे.